Actually कोल्हापूरच्या शिवाजी क्लबचे जवळजवळ शंभर सदस्य झाले होते. अं बरेच शाहू महाराजांच्या जवळचे असणारे बरेचसे लोक यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे एक लक्षात ठेवा. दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे, अं तरुणांनो जागे व्हा. शस्त्र हाती घ्या. ज्यांनी लोकमान्य टिळक~ टिळकांना तुरुंगात टाकले. त्यांच्याविरुद्ध ती वापरा. असं पत्रक कोणत्या, अं मंदिराच्या देवळावर लावण्यात आलं होतं. त ते कोल्हापूर च अंबाबाई मंदिराच्या, देवळावर. कधी लावलं होत ते? एकोणीस फेब्रुवारी अठराशे नव्व्यान्यू ला. तर हे, शिवाजी क्लब सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. दमदार आहे. लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे जे मी सांगितलं अगोदर. वर्धा, नागपूर, आर्य बांधव समाज महत्वाचा. पुण्याचा चाफेकर क्लब महत्वाचा. कोल्हापूरचा, शिवाजी अं शिवाजी क्लब महत्वाचा. त्यानंतर येतो तो म्हणजे बीड मधला उठाव. बीड मधला उठाव, नेतृत्व कोणी केला? सदाशिव नीलकंठ जोशी. okay? बीड मधला उठावाच नेतृत्व कोणी केली? सदाशिव नीलकंठ जोशी. Actually लक्षात ठेवा, ह्यांनी ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नावं धारण करून ते राहत होते. आणि उठाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना ते पकडण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना, उठाव फसला. असं जेव्हा सदाशिव नीलकंठ जोशी यांना समजलं, तेव्हा ते भूमिगत झाले. ते कायमचेच. परत ते कुठंच सापडलेले नाहीत. त्यामुळं, अठराशे नव्यानु ला, बीड येथे झालेल्या उठावाचा नेतृत्व कोणी केलं? असं विचारलं तर ते सदाशिव नीलकंठ जोशी. हे उत्तर. आता थोडक्यात recap. Recap का महत्वाचाय, तर याच्यावर जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून थोडक्यात recap cover करतोय. आर्य बांधव समाज, कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आला होता? वर्धा, नागपूर. लक्षात ठेवायचंच. दुसरं म्हणजे, हि जी नावं देतोय, हि सुद्धा महत्वाची आहे. श्रीधर परांजपे अं उपाध्ये आणि अभ्यंकर. श्रीधर बुवा अभ्यंकर, असं मी लक्षात ठेवतोय. मी ठेवलय. आर्य कोण आहेत? श्रीधर बुवा अभ्यंकर. त्याच्यात श्रीधर परांजपे मधलं श्रीधर लक्षात राहतंय. बुवा आणि अभ्यंकर असं लक्षात राहतंय. आता यवतमाळ मधली एक गुप्त संघटना सुरु करण्यामध्ये अं दोन महत्वाचे अं गोष्टी येतात. तर ते म्हणजे टोंगे पण येतात. जनार्दन पुरोशत्तम टोंगे एक व्यक्तीयेत. तर मी काय केलं होत? तर यवतमाळ. काणे टोंगे वाजवा असं लक्षात ठेवलाय मी याच्यामध्ये. टोंगे पण येत बरं का इथं. परत एकदा सांगतो मी, इथे टोंगे सुद्धा येतात.

असं लक्षात ठेवलं त तुम्हाला लक्षात बरंच होतं. सिद्ध~ doctor सिद्धनाथ काणे. जनार्दन पुरोशत्तम वाजने आणि टोंगे. यवतमाळ मधल्या गुप्त संघटनेचे होते. दादासाहेब खापर्डे. जोड्या लावाला बऱ्याच वेळा विचारलं जातं. काय केलं असत? कुठल्या ठिकाणची गुप्त संघटना आणि काय व्यक्ती दिली होती. दादासाहेब खापर्डे म्हंटल कि अमरावती येत. तस हैदराबाद मधल्या गुप्त संघटनेमध्ये एकदा काय विचारलं होत? नरहर पंत घारपुरे असं दिल होत अ गटामध्ये आणि ब घटामध्ये हैदराबाद होतं. ते आपल्याला लगेच लक्षात येत नाई ना. हैदराबाद म्हण्टल्यानंतर घारपुरे हे एक नाव असू शकेल का? असा आपण logic लावायचा प्रयत्न करतो. म्हणून काय करायचं या point ला. गुप्त संघटनेचे जे नियमित आहे ना ते पाठच असणं गरजेचंय. हैदराबाद मधली गुप्त संघटना म्हण्टल्यानंतर नरहर पंत घारपुरे, बोरामणीकर आणि सातवळीकर. बोरामणीकर आणि सातवळीकर. जस यवतमाळ मधलं मी कस लक्षात ठेवा म्हंटल होतं. काणे, टोंगे, वाजवा. म्हणजे सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरोशत्तम वाजने आणि टोंगे. अं? आणि वर्धा व नागपूर म्हंटल तर, आर्य समाज. श्रीधर बुवा अभ्यंकर. कस लक्षात ठेवतो? श्रीधर बुवा अभ्यंकर. दोनतीन वेळा जरी म्हंटल तरी तुमचं ते पाठ होऊन जातं. हे पाठ करा बरं का, ह्याच्यावर बरेच~ बऱ्याचवेळा परीक्षेला फिरून-फिरून प्रश्न विचारला जातो. दुसरं म्हणजे बेळगाव. बेळगाव issue खूप महत्वाचा. चर्चेत असलेला. बेळगाव मधली गुप्त संघटना म्हंटल तर, ते कोणी सुरु केली होती. तर गंगाधर देशपांडे हे नाव आहे. Year आहे, एकोणविशे चोवीस. बेळगाव, गंगाधर देशपांडे. तर याच्यावर एकदा परीक्षेला जवळजवळ एक ते दोन वेळेस न जोड्या लावा मध्ये प्रश्न येऊन गेलेला, आहे. नाशिक मधली मित्रमेळा संघटना एकोणीशे साली स्थापन झाली होती. त्याचच रूपांतर अभिनव भारत मध्ये झालं होतं. सावरकर बंधू, त्याच्यामागचे महत्वाचे व्यक्ती येतात. आता इथून पुढ महत्वाचं. आता MPSC ने प्रश्न विचारला होता. तो म्हणजे जपान मध्ये bomb तयार कारण्यासाठी, किंवा जपानच्या related जो अं special class झालेलायत माझी त्यामध्ये मी ती cover केली. जपान म्हणतो आपण, जपान कडून अं जे bomb तयार करण्याची प्रक्रिया किंवा जे, केलं गेलं होतं. त्याच्यामध्ये ना अं दोन महत्वाच्या व्यक्ती येतात. एक म्हणजे कोल्हापूरचे KD कुलकर्णी. Actually ते bomb तयार करण्यासाठी जपानला गेले होते. परंतु लागला आणि ते फसला त्यांचा plan. दुसरं एक महत्वाची व्यक्ती ते आता ते म्हणजे सोलापूर चे, गोविंद नारायण पोतदार. हे लक्षात ठेवायचं बरं का. का? त जपान मध्ये गेलेले दोन bomb तयार करण्यासाठी. अं जस सेनापती बापट म्हंटल तर, पॅरिस ला गेले होते. सेनापती बापट म्हणलं कि ते पॅरिस ला bomb तयार करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी,

KD कुलकर्णी यांचा डाव फसलेला होता. परंतु गोविंद नारायण पोतदार यांनी काय केलं? तर, अं माहीम या ठिकाणी त्यांनी कारखाना काढला. जेव्हा ते जपानला शिकून आले. त्यानंतर माहीम या ठिकाणी, त्याचा कारखाना काढून, अनेकांना त्यांनी bomb बनवण्याचं तंत्रज्ञान शिकवलं होतं. त्यामुळे जपानला कोण गेलं bomb तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी तर KD कुलकर्णी आणि गोविंद नारायण पोतदार. सेनापती बापट कुठे गेले होते? तर, पॅरिस मध्ये. रशिया, पॅरिस या ठिकाणी ते गेलेले होते. दुसरं म्हणजे टिळकांच्या अनुमतीनि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. टिळकांच्या अनुमतीनि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे नेपाळमध्ये वास्तव्यास होते. कधी एकोणीशे दोन ते एकोणीशे, आणि तिथं त्यांनी काय केलं? जे शिवाजी क्लब अगोदर आपण पाहिलं होत, गुप्त संघटनेतला, कोल्हापूरचा. त्याचे जे कार्यकर्ते, त्यांचं नाव आहे हनुमंतराव कुलकर्णी. शिवाजी क्लब चे जे कार्यकर्ते होते, हनुमंतराव कुलकर्णी यांच्या साहाय्याने काय केलं होत त्यांनी? बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, काय झालं? तर british ना त्यांचा सुगावा लागला. Actually नेपाळच्या पंतप्रधानांनी तिथे मध्यस्थी केली. त्याच्यामूळ खाडिलकर वाचलेले होते. तर, सेनापती बापट, पॅरिस. कृष्णाजी खाडिलकर, नेपाळ. वास्तव्य केलं. आणि जे शिवाजी क्लब चे सदस्य होते, हनुमंतराव कुलकर्णी, यांच्या साहाय्याने त्यांनी actually बंदुकीचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानंतर येतात ते म्हणजे सिध्दनाथ काणे. सिध्दनाथ काणे, यवतमाळ. टिळकवादी गुप्त संघटना म्हणून ओळखले जाते. त्यांच्यामध्ये ते सभासद होते. Actually कलकत्ता येथे ते वैद्यकीय शिक्षण घ्यायला जेव्हा गेले. त्यावेळी त्यांचा बारिंद्र कुमार घोष यांनी, जे सुरवातीला आपण गुप्त संघटना किंवा क्रांतिकारी संघटना म्हणून ओळखल, अरविंद घोष यांचे बंधू,

मदत कोणाची घेतली होती? नरहर भावे आणि नागपूरचे आबाजी परतूरकर~ पातुरकर. Okay? नरहर भावे आणि अं आणि नागपूरचे आबाजी पारतूरकर. त, त्यानंतर येतात ते, सेनापती बापट. सेनापती बापट म्हणजे पांडुरंग महादेव बापट. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर या गावचे. त्यांनी, मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेतली होती एकोणीशे चारला. आणि ते लंडन ला गेले होते. एकोणीशे चार ला कधी गेले होते? लंडन ला.

शामजी कृष्ण वर्मा, यांचं जे इंडिया हाऊस आहे, त्याचे ते सदस्य बनले होते. आणि शामजींच्या प्रयत्नांसाठीच त्यांनी bomb तयार करण्याचं तंत्र शिकण्यासाठी ते कुठे गेले? पॅरिस ला. मी मघाशी सांगितलं, गोविंद पोतदार असतील किंवा KD कुलकर्णी, कुठं ज~ अं bomb शिकण्याचं तंत्रज्ञान शिकण्यासाठी गेले होते जपानला. परंतु, सेनापती बापट कुठे गेले होते? पॅरिस ला. हे लक्षात ठेवा. भारतात परतल्यानंतर त्यांना अटक पण झाली. बऱ्याच दिवसांनी मुक्त पण झाले. Actually त्यांनी एकोणीशे चौदा नंतर सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला. आणि विधायक कार्याकडे ते वळलेले होते. परत येता, स्वातंत्रवीर सावरकर, आणि यांची अभिनव भारत संघटना. आता शालेय शिक्षण घेत असताना जो चाफेकर बंधूंना, कुठलीही ढवळाढवळ न करणं अधिक योग्य ठरत हे लक्ष्यात घेऊन तो गप्प बसला त्यातून हि समजा त्याने पाव वालीला सगळं काही सांगितलं तर पुढचे किमान तीन दिवस पाववाल्याने विचार करण्यात घालवली असती यात सरळ धोपट आयुष्याची सवय झालेली असूनही पाववाला अस्वस्थ झाला सारासार विचार करत तरुणांनी पाववालीला काहीही न सांगण्याचं ठरवलं त्यामुळे निदान पाववाल्याच्या मनात अस्वस्तथाहि तरी निर्माण नसती झाली तरुणांनी नगरात फेरफटका मारायचं ठरवलं चालण्याच्या नादात तो प्रवेश द्वारापाशी आला तिथे एका खिडकीपाशी आफ्रिकेसाठीही तिकीट विकत घेता येत का ते पहा पाहायचं होत इजिप्त आफ्रिकेत आहे हे त्या तरुणाला माहित होत त्याला तिथे रेंगाळत पाहून खिडकी पलीकडल्या विक्रेत्याने विचारलं कुठे जायचं आहे का आज नाही कदाचित उद्या जाईन असं म्हणत तरुण खिडकी पासून दूर झाला कळपातील एखादी मेंढी विकूनआले

तिकीट विक्रेता आपल्या सहकार्याला म्हणाला हा पाहिलास अजून एक स्वप्नाळू प्रवास करायला गाठीशी पुरेसे पैसे सुद्धा नाहीत त्याचाकडे उभं असताना तरुणाला आपल्या कळपाची आठवण झाली आपण पुन्हा मेंढपाळ म्हणून वावरण अधिक योग्य आहे असा निर्णय ही त्याने घेतला गेल्या दोन वर्षात या धंद्याlतल्या सर्व खाचाखोचा त्याला अचूक ठावूक झाल्या होत्या मेंढ्यांना इजा होवू न देता सफाईदारपणे लोकर उतरवणं गाभण मेंढ्यांची काळजी घेण लांडग्यापासून मेंढयांच रक्षण करण या सार्‍यांत तो वाघबगार झाला होता येंडलुसिया माधील प्रत्येक शेत आणि कुरण त्याच्या परिचयाचा झाल होत प्रत्येक मेंढीच वाजविमुल्य त्याला ठावूक होत शक्य तितक्या दूरच्या वाटेने खुराड्याकडे जाण्याचा निर्णय त्याने घेतला वाटेत नगरीचा किल्ला दिसताच तो थांबला

कशाला भेटला तो आपल्याला तरुणाच्या मनात आल पडणार्‍या स्वप्नाचा अर्थ सांगू शकणार्‍या स्त्रीच्या शोधात तो या नगरीत आला होता तो मेंढपाळ आहे

मेंढ्यांचा कळप सोडायचा ठरवलं तर त्याच्यापेक्षा जास्त त्रास मेंढयाणा होणार होता याची त्याला खात्री होती वार सुटलं भोमध्य सागरीत प्रदेशाच्या पूर्वेकडील टोकावर असलेल्या लिवींटच्या जागेवरून आलेल्या मुर जमतीच्या लोकांवरुन या वार्‍याच नाव लिवींटर अस पडलं होत हे तरुण जाणून होता लिवींटरणे चोर पकडला माझा कळप कि माझा खजिना कसली हि द्विधा अवस्था तरुणाच्या मनात आलं सवयीची गोष्ट सोडून हवा तसा पाठपुरावठा करायचा

तिच्यासाठी आधीच्या दिवसासारखा होता तिचा प्रत्येक उद्या हि तसाच असणार होता त्यामुळे तरुण आज आला काय किंवा उद्या आला काय तिच्या लेखी कोणता हि फरक न्हवता प्रत्येक दिवशी सूर्य उगवतो त्या योगी जीवनात कित्येक चांगल्या गोष्टी घडून येतात परंतु आयुष्यातील तोच तोच पणा संभाळणाऱ्याना यातील सौदर्य जाणवेनासे होत मी माझ्या आई वडिलांना आणि नगराला किल्ल्याला सोडून आलो माझ्या नसण्याची त्यांना एव्हाना सवय झाली असेल मला हि ती झाली आहे अशीच सवय माझ्या मेंढ्याना सुद्धा होईल तरुणाच्या मनात आलं बसल्या जागेवरून तो चौकाच निरीक्षण करू लागला पाव वाल्याच्या दुकानात सातत्याने लोक ये जा करत होते काही वेळापूर्वी वृद्धाशी बोलत तरुण ज्या बाकड्याशी बसला होता तिथं आता एक तरुण जोडपं बसलं होत चुंबनात हरवलेल्या त्या जोडप्याला आजूबाजूचं फार्स भान न्हवत त्या पाव वाल्याला मनातला विचार तरुणाने अर्धवट सोडलं लिविंटर चा जोर वाढला होता तरुणाला जाणवलं या वाऱ्यानि मूर लोकांना इथं ओढून आणलं होत याच वाऱ्यानि वाळवंटाचा आणि बुरखा धारी स्त्रियांचा गंध हि वाहून आणलाय अज्ञाताच्या सोन्याच्या साहसाच्या आणि पिरॅमिडच्या शोधात निघालेल्या माणसाच्या घामाचा आणि स्वप्नाचा गंध हि या वाऱ्याला आहे वाऱ्याच्या मुक्त स्वातंत्र्याबद्दल तरुणाच्या मनात क्षणभर असूया निर्माण झाली हे स्वातंत्र्य आपल्याला हि मिळू शकत हे त्याला पुढच्या क्षणी जाणवलं त्याच्या स्वतः व्यतिरिक्त कोण त्याला अडवनार होत मेंढ्या व्यापाराची मुलगी

तरुण बोलू लागला मला फार आश्चर्य वाटत आहे माझ्या मित्रांनी कुठली घासाघीस न करता सर्व मेंढ्या एकरकमी विकत घेतल्या मेंढपाळ होण्याचं स्वप्न त्याने लहान पनापासून जोपासलं होत म्हणे त्याच्या दृष्टीने मी मेंढ्या त्याला विकन शुभ शकुन आहे हे असच असत

याला अनुकूलतेच तत्व म्हणतात तुम्ही जेव्हा पहिल्यांदी पत्ते खेळता तेव्हा तुम्हाला जिंकण्याची खात्री असते प्रारंभिक नशीब म्हणू शकतोस तू त्याला असं का असत तुम्ही तुमची नियती जाणून घ्यावी अस वाटणार एक बल असत या बलामुळे तुम्हाला यशाची गोडी आणि ओढ जाणवते

की ती कळपातली सर्वात हुशार मेंढी असून तीच सर्वाधिक लोकर देते

हे ऐकताच तरुण चमकला म्हातारीने हेच शब्द उच्चारले होते पण तिने त्याचा काहीही एक मोबदला घेतला नव्हता खजिन्याचा शोध घेताना मिळणार्‍या संकेताच्या आधारे तुला पुढ जाव लागेल ईश्वराने प्रत्तेकासाठी विशिष्ट मार्ग आकलाय त्यानेच प्रतेकासाठी

त्या दोघांमध्ये भिरभिरल फुलपाखरू शुभ संकेत असतात अस काहीसं त्याच्या आजोबांनी सांगितलेलं त्याला आठवत होत असाच संकेत रात किडयांकडून आणि क्वचित प्रसंगी पालींकडून मिळतो चार भाग आसलेल क्लोवरच पान दिसणं हा ही शुभ संकेत मानला जातो त्याच्या मनातील विचार जाणत वृद्ध म्हणाला अगदी बरोबर तुझ्या आजोबांनी सांगितल्या प्रमाणे ही सारी सूचीणा ऐक वृद्धाणे खांद्यावरची cap बाजूला केली त्याच्या छातीवर रत्नजडित सोन्याच कवच बांधलेल होत आदल्या दिवशी आपले डोळे कशामुळे दिपले होते हे तरुणाच्या लक्षात आल नक्कीच हा वृद्ध राजा असणार चोरांपासून दूर राहण्यासाठी त्याने वेशांतर केल असणार छातीवरील कवचाच्या मध्य भागी जडवलेल्या रत्नातून एक पांढारा आणि एक काळा खडा काढून त्याच्या हातात देत म्हणाला हे ठेव तुज्याजवळ हा काळा खडा होकार दर्शावतो त्याला ओरिम म्हणतात पांढरा थुम्मिम नकार दर्शक आहे तुला जर कधी संकेतांचा अर्थ समजला नाही तर हे खडे तुला मदत करतील फक्त वस्तु निष्ठ प्रश्न विचार पण मी म्हणेन की शक्य तेंव्हा स्वताचे निर्णय स्वताच घे पिर्‍यामिडच्या पायथ्याशी खजिना आहे हे तुला आधीपासून माहीत होत पण निर्णय घेण्यात मी तुझी मदत केली म्हणूनच सहा महिन्याचं आग्रह मी धरला वृद्धाच्या हातातून खडे घेत तरुणाने आपल्या पाकिटात जपून ठेवले इथून पुढे स्वताचे निर्णय तोच घेणार हो लक्षात ठेव आपण जेंव्हा एखाद्या गोष्टीचा सामना करतो तेंव्हा त्या क्षणी केवळ तीच समोर असते त्या व्यतरिक्त दुसर काहीही नसत संकेतांची भाषा विसरू नकोस यातून तू ज्या निष्कर्षाला येशील त्या द्वारी तुझ्या नियतीचा मागोवा घ्यायला तर मुळीच विसरू नकोस पण जाण्याआधी तुला एक लहानशी गोष्ट सांगायची आहे एकदा एका दुकान दाराने आपल्या मुलाला जगातल्या सर्वाधिक ज्ञानी माणसाकडे पाठवले सुखी होण्याच गुपित त्याला जाणून घ्यायचं होत पुढचे चाळीस दिवस तो मुलगा वाळवंटात भटकत राहिला सरते शेवटी एका उंच डोंगर माथ्यावर असलेल्या सुंदर किल्यापाशी पोहचला तो ज्ञानी माणूस तिथेच राहत होता आपल्या नजरेला एखादा साधू किवा तपस्वी पडेल अश्या विचारात दुकान दाराचा मुलगा पुढे झाला किल्ल्याच्या भव्य आणि मुख्य दालना तो येऊन पोचला

त्या बागातील स्वादिस्ट पदार्थांची रेलचेल एका वृंद Table वर दिसत होती तो ज्ञानी माणूस तिथे जमलेल्या प्रतेकशी काहींना काही संवाद साधत होता दोन तास मुलाला तिष्ठत राहावं लागलं त्यांतर कोठे त्या ज्ञानी माणसाचं लक्ष मुलाकडे गेल तो तिथे का आला आहे हे त्या ज्ञानी माणसाने एकाग्र चित्ताने ऐकून घेतलं सुखाचं गुपित सांगायला त्याला त्याक्षणी मुळीच वेळ न्हवता म्हणून त्याने सुचवलं की मुलाने दोन तास राजवाड्यात फेरफटका मारून या

तू जेव्हा फेरफटका मारशीलतेव्हा या चमचा मधल तेल सांडणार नाही याकडे लक्ष दे हातातील चमचामधल्या तेलावर नजर खेळून तो मुलगा राजवाड्यात फेरफटका मारू लागला

नुकत्या सुरु झालेल्या test match मधे भारताचा एकशे नऊ runs वरती all out झालेला असून ऑस्ट्रेलिया एकशे सव्विसवर

उसमान ख्वाजा ह्या सर्वोच्च कामगिरी करत साठ run अं काढून तो अं रविन्द्र जडेजा याला अं बळी दिलेला आहे. व अं ऑस्ट्रेलियाचे आता तीन wicket पडून अं एकशे सव्विस run या स्थितिवर ऑस्ट्रेलिया पोहोचलेली आहे. इंडियाचे अं एकशे नऊ run यावर सर्व wickets पडून इंडिया प्रथमच all out झालेले आहेत. पहिल्या session पहिल्या दिवशी पहिल्या session मधे ज्यात कि कोहली आणि रोहित शर्मा याचेच अं दोन आकडी run आहेत. बाकीच्यांनी जर नुसतेच अं pitch वर येउन परत अं वापस जाण्याचं काम केलेलं दिसत आहे. अं आज ऑस्ट्रेलियाने एक नवीन baller अं ज्याचे कि नाव

अस्तव्यस्त करून सोडलं आणि त्याचीच अं साथ देत लिवोन याने तीन wicket घेतलेले आहेत. सामना अजून रोमांचक होण्याच्या

अं womens tentative world cup मध्ये इंडियाला ऑस्ट्रेलियाने knock out केले semi final match मधे अं जे कि दोन हजार अठरामधून सारखेच चित्र बघायला अं मिळत आहे. त्यात कि दोन हजार अठरालासुद्धा अं ऑस्ट्रेलिया ने इंडियाला semi final मधे knock out केल होत. दोन हजार वीसमधे सुद्धा final मधे knock out केल. आताच झालेल्या सामन्यात सुद्धा अं इंडियाला ऑस्ट्रेलिया ने knock out केल. आणि ऑस्ट्रेलियाला सर्वानाच माहित आहे कि ऑस्ट्रेलिया एकदा final मध्ये पोहोचण म्हणजे तो अं हरायच ज्या त्याच अं उत्साहाने आणि confidence ने त्यांनी cup सुद्धा जिंकलेला आहे. साऊथ आफ़्रिका सोबतची जी की दुसऱ्या semi final मध्ये इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका लढ त झाली व त्यात इंग्लंडला knock out लडत झाली व त्यात इंग्लंडला knock out व्हावं लागलं आणि साऊथ आफ्रिका final मध्ये पोहचली साऊथ आफ्रिका आणि अं ऑस्ट्रेलियामध्ये final होऊन अं ऑस्ट्रेलिया cup चा भागीदार बनला आणि

country आहे. कि ज्यांनी सहा वेळा T twenty world cup उमेष T twenty world cup जिंकलेला आहे. अतिशय अं कठीण अशी हि team अं आणि ऑस्ट्रेलिया अस क्रिकेटमधले अस आहे कि अं boys team मध्ये men team मध्ये सुद्धा असल्याने ICC world cup अं one day world cup सुद्धा पाच जिंकलेले आहेत आणि नुकतेच झालेल्या अं T twenty world trade championship मध्ये पण आहेत. आज त्यांनी अं आपले महत्वाचे अं स्थान पटकावले होते, आता सुद्धा होणाऱ्या आज अं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि भारत याची तिसरी कसोटी सामना खेळला जात आहे. यापूर्वी दोन सामन्यात भारताने अं भारताकडून असलेला विजय पत्करावा लागला ते पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच ज्यात कि अं भारताची गोलंदाजसह रवींद्र जडेजा, अश्विनी यांची दोघांची खूप मोठी कामगिरी दिसून ये~ आली. जे कि भारतासाठी खूप महत्वाची होते दोन सामने त्यात कि भारताला

स्थान पत्कारून अं जूनमध्ये जी world trade championship होणार आहे, त्यातपण त्यातसुद्धा भारताला अं कसोटी फा~ अंतिम कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला सामोरे जावे लागणार आहे बघुयात अं की अं world trade championship वर वर्षी कोण हक्क गाजवून जातयं. हम्म हम्म आज माझ्यामते ऑस्ट्रेलिया या inning मध्ये तर भरपूर run बनवणार अशी असे दिसून येत कारण कि असल्याचे आतापर्यंत फक्त तीनच बळी पडलेले आहेत. नुकतच अं release झालेल्या शहेजादा movie अं box office वरून काही थांबायचे नावं घेत नाही ज्यात कि अं कार्तिक आर्यन आणि क्रीती सेनन यांचे दोघांचेही अं भरपूर असे efforts आपल्याला दिसून आलेले आहेत. अं भरपूर असे action, comedy अं असून हा movie box office वरती खूप अं अं चांगल्या पद्धतीने गाजत आहे, त्यातील अं भरपूर दिवसाचे मी पण असे ऐकत आलेलो असे आहे भरपूर गाणे पण अं अं खूप hit झालेले आहेत millions आणि billions पर्यंत त्याचे views

IDA, IMDB च्या अं नुसार ह्या movie ला दहापैकी साडेपाच अं ratings दिले गेलेले आहेत. आणि या movie चे director आहे रोहित धवन आणि producer आहे अं भूषण कुमार.

movie आहे south मधील त्याचा हा remake आहे असून तो पण त्यामध्येही अर्जुनने खूप सारी मोठी चांगली आणि त्याचे तर सर्वच acting चे आहेत तो एकच superstar असून त्याच्या acting ला कोणी त्या त्याच्या comparetively कार्तिक आर्यन सुद्धा महत्वाचं roll निभावला आहे व त्यांच~ त्यांनी सुद्धा अं एक चांगला किरदार निभावत महत्वाची acting अं या अं movie मध्ये केलेला आपल्याला दिसून येत आहे. त्या नंतर बघायला गेलं तर, अं थोड्या दिवसापूर्वी release झालेला म्हणजेच की पंचवीस जानेवारीला release झालेला पठाण हा movie

super duper hit blockbuster झालेला आपल्याला बघायला मिळतं आहे. ज्याला IDMB मार्फत दहा पैकी साडे सहा अं याचे director आहेत सिद्धार्थ आनंद आणि distribut अं आहे distributor आहेत यश राज फिल्म. यश राज फिल्मचा हा उत~ उत्कृष्ठ असा movie अजून सुद्धा box office वर आपली अं अं दाखवत आहेत. अं सर्वांचे reviews जर बघायला गेलो, तर सर्वांचे उत्तम असा action movie म्हणून याचे वर्णन केलेलं आहे. आपल्याला दि~ आपल्याला बघायला मिळत आहे. अं पंचवीस जानेवारीनंतर भरपूर सारे जे होते, त्यांनी आपल्या release date बदल्या होत्या कारण की पठाण हा movie कोणालाच टिकू देत न्हवता box office वरती आणि त्याची कमाई आता अं हजार crorescross झालेले आहेत ज्याच की bugdet फक्त अडीचशे कोटी इतकं होतं. आणि ज्यामध्ये खूप सारं एक अं मातृ भूमीवरच प्रेम soldier च मातृभूमीवरच प्रेम हे व्यक्त करतं हा movie शाहरुख खानने अं पडद्यावर आणलं आहे ज्यात की चार

आणि जॉन अब्राहमच्या की इंडियाचा raw agent असतो. पण इंडियाने त्याच्या family वर अं न करता त्याच्या गर्भवती अं बायकोला तसंच मरणाच्या तोंडात सोडून दिलं, त्यामुळं तो एक अनावर झालेल्या रागाच्या भरात पाकिस्तानला support करायचे काम करून, इंडिया विरोधात कट कारस्थान रचायचे कामात अं मदत करतो पाकिस्तानला हे की अं अं प~ आपला पठाण म्हणजे शाहरुख खान त्याला कामं करतं असतो. आणि अशी news आता अं याच्यामध्ये येत आहे की बाहुबलीची बराबरी पठाण करू शकेल का? की अं एक नंबर अं film म्हणून अं पठाण होऊ शकेल का? अवघ्या चौतीसव्या दिवशीची कमाई खूप मोठी झाली आणि अश्या खू~ खूप मोठ्या अं news viral m अं झालेल्या news viral झालेल्या मिळत आहे.

'बेशरम' अं यात अं हे songs पण खूप hit झालेलं असून, लोकांना चाहत्यांना त्याच वेड लावलेलं आहे. इन्स्टाग्रामच्या reels जर बघायला गेलं तर खूप खूप खूप लोकांनी अं त्या songs वरती reels बनवण्याचं काम केलेलं असून अं चाहत प्रेमी हा movie अजून सुद्धा पडद्यावर आपले वर्चस्व गाजवतोय हे हे बघायला मिळतं आहे. खूप दिवसानंतर शाहरुख खानचा movie येणं, हा पण त्यातला एक climax चा भाग आहे, because super star movie च नाही बनवत तर super star blockbuster बनवतात, असा त्या मागचा एक अं उद्देश आपल्याला मिळतं आहे. त्या आधी जर बघायला गेलं तर वेड आम्हाला ही movie नुकताच तीस डिसेंबर ला release झालेला होता. ज्यात की रितेश देशमुख, रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूजा, जिया शंकर आणि आणि सलमान खान बघायला मिळाले आहेत, जो की स्वतः रितेश देशमुख यांनी direct आणि produce केलेला आहे. रितेश देशमुख producer आणि जेनेलिया डिसूजा अं रितेश देशमुख director आणि जेनेलिया डिसूजा ही producer म्हणून आपल्याला त्यामध्ये दिसतात. जे की main दोघ main actors त्यात काम करताना दिसतात. आणि त्यामुळे पंधरा crores इतक होतं आणि box office वर त्याची कमाई पंचावन्न crores एवढी चौऱ्याहत्तर sorry not चौऱ्याहत्तर crores पर्यंत पोहचलेली आहे आणि मराठी movie की अं क~ कमाई कर~ होत असेल तर, ती खरंच म्हणावी लागेल ती एक block bluster movie आहे, जामच आहे. अं प्रेमाची ताकद, प्रेम म्हणजे काय? हे खूप चांगल्या पद्धतीने

आणि दुसरे जे songs बघायला गेलो आपण तर अं अं खूप सारे त्यात अं छान छान songs आपण बघु शकाल की, 'वेड तुझे', 'वेड लावलय' म्हणजे खूप असे महत्वाचे भाग आहे, की ज्यामुळे हा movie अं चौऱ्याहत्तर crores पर्यंत box office वर जाऊन पोहचलेला आहे, ज्यात की खरं प्रेम कसं असतं. एका व्यक्तीवर जर आपण प्रेम करतोय तर त्याची ताकद काय असते तो काय काय कर~ करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे, जो की हा पण एक movie ना~ एका movie चा remake आहे ज्यामध्ये साऊथ actor पण नागाचैतन्य आपल्याला बघायला मिळतं आहे, जो की पूर्ण पणे त्या movie चा एक remake आहे पण पण remake जरी असला तरी अं रितेश देशमुख आणि जेनेलीया देशमुख यांचा जो अं किरदार आहे, तो अं खूप महत्वाचा भाग आपल्याला यामध्ये बघायला मिळालेला आहे. अशीच मराठी industry अजून आपल्याला नव-नवीन अं चित्रपट देईल अशी अपेक्षा आपण रितेश देशमुखकडून खरंच ठेवू शकतो. कारण की त्या level चा actor तो

नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदींचे नाव, नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीशे पन्नास, हे भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच, भाजप चे नेते. आणि मे एकोणीशे सव्हिस इसवी सन दोन हजार चौदा पासून,

मे बावीस इसवीसन दोन हजार चौदा पर्यंत, गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वतंत्र प्राप्तीनंतर जन्मलेले हे, भारताचे पहिले पंतप्रधान आहे. भारताच्या गुजरात विधान सभेच्या दोन हजार दोन ते दोन हजार बारा च्या, तसेच एकोणीशे पंच्यान्यव च्या, व एकोणीशे अठ्ठयांन्यव च्या निवडणुकीत विजयामध्ये, मोदींची मोठे योगदान होते. ते दोन हजार एक च्या ऑक्टोबर मध्ये, गुजरातचे मुख्यमंत्री झाले. व त्यानंतर सलग चार विधानसभा जिंकता, मोदींनी मुख्यमंत्री पदाचा, कार्यभार पहिला. एकोणीशे नऊ मध्ये लोकसभा, निवडणुकीसाठीही ते भाजपचे नियम होते. मोदी हे हिदूंत्ववादी विचारसरणीचे नेते आहे. व संघाचे स्व~ स्वयंसेवक आहे. मोदी हे गुजरात राज्याच्या विकासासाठी ओळखले जातात. त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते. परंतु, दोन हजार दोनच्या, दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले. त्यांची वैयक्तिक माहिती म्हणजेच त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मुलचंद मोदी. एकोणीशे पंधरा ते एकोणीशे अठ्ठयांन्यू त्यांच्या आजोबांचे, मुलचंद मगनलाल मोदी. तर, पंजोबांचे, मगनलाल रणछोडदास मोदी. नरेंद्र मोदींच्या आईचे नाव हिराबेन, यांचा जन्म एकोणीशे ब्यान्यव ते दोन हजार बावीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी, नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहे. लहानपणी मोदींनी वडनगर railway स्थानकात, आपल्या वडिलांना चहा विकण्यास मदत केली. आणि नंतर सांगितले कि आपण नंतर bus जवळ, आपल्या भावासोबत चहाची stall चालावा. मोदींनी आपले उच्च माध्यमिक शिक्षण वडनगर एकोणीशे सदुसष्ट मध्ये पूर्ण केले. जिथे एका शिक्षकाने त्यांच्या नाट्यगृहाची आवड असलेल्या सरसारणी विद्यार्थी आणि उत्सुक वादविवचक, म्हणून वर्णन केले.

आयुष्यापेक्षा मोठे अतिरिक साकारण्यास दिले. ज्यावेळी, त्यांच्या राजकीय प्रतिमेवर प्रति~ परिणाम झाला. नरेंद्र मोदींच्या बालपणात त्यांच्या जातीच्या रूढीनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी यशोदाबेन चिमणलाल मोदी या मुलीशी विवाह सोबती व्यवस्था केली. आणि, किशोरवयात त्यांचे लग्न केले. त्यानंतर त्याने घर सोडले. ते जोडपे स्वतंत्र जीवन जगू लागले. दोघांनाही पूर्ण लग्न, केले नाही. आणि अनेक दशकांपर्यंत मोदींच्या जाहीर घोषणातहि हे लग्न निर्बंधित राहिले. एप्रिल दोन हजार एक मध्ये, त्यांना सत्तेत,